हे डोंगर खूप मस्त डिझाईन झालेल आ--

खाली ब्ल्यु कलर चा कार्पेट टाकला आहे ह्या साइड ला रेड --

सपोर्ट साठी म्म --

दगडी आणि त्या डायनासोर कलर --

दोन माणस उभी राहून काय तर बघत आहे.

एक बाई ह्या साइड ला जात आहे इकडे दिवारावर निथार लिहिलेल --

जी उघडलेली आहे त्या साडीचा रंग --

त्या ऑरेंज ग्रीन पिंक आणि ब्ल्यु कलरच्या आहे.

ह्या वॉल चा कलर सफेद आहे आणि त्या वॉल चा कलर --

हे एक झोपडपट्टी सारख दिसत आहे.

वरतून खूप सारे बिल्डिंग दिसत आहे.

त्या साइडला एक सफेद कलरची बिल्डिंग पण आहे इकडे--

तीन बाइक पुढे अजून बाइक आणि मध्ये एक कार ठेवलेली आ --

ऑरेंज कलर ची रिक्षा आहे त्या रिक्षांना वरती माळ--

इकडे खूप सारी माणस दिसत आहे गाड्या पण आणि आजूबाजूला--

त्या साइड ला खूप सारे स्नैक्स आइटम आणि खाली अंडी पण ठेवलेली आ --

हे एक समुद्र आहे ह्या समुद्राच पा पाणी निळ आहे.

टि शर्टस आहे रंगीन बुटस आणि रंगीन टोप्या पण आहे.

हरी भरी झाड आहे डोंगर अय--

इकडे एक पिवळ्या रंगाची भिंत पण आहे आणि सफेद रंगाची भिंत--

ह्या साइडला जाण्यासाठी रस्ता पण दिला आहे.

हे एक समुद्र आहे समुद्राच्या आजूबाजूला--

हे एक समुद्र आहे समुद्राच्या--

ही खूप मोठी रोलल रोलर --

हे ट्रेनर सगळ्याना शिकवत आहे.